ताई खेळाविषयी माहिती सांगू शकशील काय थोडीशी?

पण कोणता खेळ म्हणजे नेमका खेळ कोणचा आहे. आ कोणता खेळ म्हणजे असा खेळाचे महत्व सांग पहिले मला म्हणजे तुला काय वाटते खेळ बद्दल. मला कबड्डी हा खेळ खूप आवडतो. हा कारण तो मला खूप जास्त लहानपणीपासून पण तो खूप जास्त आवडते.

खो खो खो अजून दोन तीन प्रकारचे खेळ आहे पण खो-खो मी शाळेत जातंपासुन खेळत आहे. अ हो मला पण मी शाळेत असती तेव्हापासून मला कबड्डी हा खेळ खूप आवडते. आ भारतीय. कब्बडी म्हणजे भारतीय आपली परंपरा आहे ना ते.

म्हणून तर जास्त आवडते मला आता खेळाचे प्रकार ताशे भरपूर आहे ताशे पहिले.

खबड्डी आहे, बांगडी आहे, धवनी आहे, लगोरी आहे, रसा फेक आहे. अशे खुपसाऱ्या प्रकारचे खेळ आहे पण कसा आहे मला तोच खेळ जस्त आवडते. खो खो महाराष्ट्रातला चा खेळ आहे पहिली गोष्ट तर. हो हो तो तर महाराष्ट्रातला आहे.

पण कसा आहे आपली टूर्नामेंट पण जाते ना खो खो झाला खब्बडी झाला. त्यामुळे कसा मला इंटरेस्ट पण त्या खेळ मध्ये आहे..

कारण त्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे करायला भेटते ना बोलणं चलन होते मा आपला जास्त. आपण नेहमी तर करतोच म्हणा. आणि आजकाल मोबाइल मुळे खेळपण एवढे कमी पण झाले आहे. हो मोबाईल मध्ये तर झाला आहे आता तोच कोणता नवीन गमे.

खेळ मुळेआपलं शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवते खेळ. आणि आ म्हणजे आपण आपल्या शरीरातून विकास होते खेळामुळे आपली बुद्धी चांगली राहते आळशी पण निघून जाते खेळामुळे.

आता खेळासारख्या चांगली आहे. खेळामुळे आपला करियर करिअर पण बनते कोणी कोणी हॉकी क्रिकेट टेनिस कबड्डी अश्या आता महाली आजी पहा ना. आता महाली आजी पहा ना क्रिकेट क्रिकेटची टीम महिलाची आहे, कबड्डी आहे. खूप आहे, किती दूर दूर पर्यंत असते साइना नेहवाल पण

हो तेच तर आहे ना प्रत्येक खेळा चा आपला आपला महत्व आहे. खेळामुळे हाडे मजबूत होते आपले. एकाग्रता वाढते आना मन पण लागते ना आपला थोड्यावेळ खेळलो काय ते आपला कोणत्या पण अभ्यासात झाला कश्यात पण आपला मन लागते ना.

भरपूर प्रकारचे खेळ आहे म्हणजे आपण घरामध्ये पण खेळू शकतो आणि मैदानामध्ये पण खेळू शकतो.

कसा आहे ना खो खो विषयी मला थोडी महती सांगशील काय?

खो खो म्हणजे हा खूप महत्वाचा विषय आहे खो खो खेळल्याने शरीरातले रक्तस्राव जो आहे तो पण होतो चांगला होतो आणि आ खो खो खेळण्या साठी लाम मैदान लागते, मोठा जात.

हो आणि आजकालचे कॉम्पुटर चा युगात कोणतेही खेळ खेळणं खूप महत्वाचं आहे. खेळ खेळणं महत्वाचंच आहे.

Audio is not clear

खो खो खेळण्यासाठी काय म्हणतात ते सात मिनिटे दिली जाते.

आणि जी बसलेली टीम आहे त्या दुसर् या खेळाडुला पकडायची असते.